लिनक्स मधील फाइल Attributeच्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्या ट्युटोरियलची पूर्वतयारी म्हणून एक्झाम्पल1 एक्झाम्पल2 एक्झाम्पल3 एक्झाम्पल4 एक्झाम्पल5 आणि टेस्टचाउन नामक रिकाम्या फाईल्स तयार करा
तसेचtest chown आणि डायरेक्टरी1 नामक रिकाम्या डिरेक्टरीज देखील बनवा
फाइल एट्रिब्यूट ही फाईल संबंधीची विशिष्ठ माहिती असते जिला मेटाडाटा असेही म्हणतात
फाइल एट्रिब्यूट्स मधे फाईलची मालकी फाईलचा प्रकार ती वापरण्याच्या परमिशन्स इत्यादि गोष्टींचा समावेश होतो
चाउन कमांडचा वापर फाईल किंवा डिरेक्टरीची ओनरशिप बदलण्यासाठी होतो
ही एक एडमिन कमांड असून केवळ रूट यूझर फाईल किंवा डिरेक्टरीचा ओनर बदलू शकतो
चाउन स्पेस ऑप्शन्स स्पेस आउनरनेम स्पेस फाइलनेम ओर डायरेक्टरीनेम हा चाउन कमांडचा सिंटॅक्स आहे
आपण चाउन कमांड सोबत पुढील पर्याय देऊ शकतो
हायफेन R चालू डिरेक्टरी मध्ये असलेल्या सबडिरेक्टरीज मधील फाईल्सची परमिशन बदलण्यासाठी
हायफेन c प्रत्येक फाईलची परमिशन बदलण्यासाठी
हायफेन f चाउन कमांडने दिलेले एरर messagesथांबवण्यासाठी आता आपण काही उदाहरणे बघूया
त्यासाठी टर्मिनलवर जा
आपण जिथे रिकाम्या फाईल्स आणि फोल्डर्स बनवले आहेत त्या डिरेक्टरीमध्ये जाऊ या
त्यासाठी सीडी स्पेस डेस्कटॉप स्लॅश फाइल एट्रिब्यूट टाईप करून एंटर दाबा
आता एलएस स्पेस l स्पेस टेस्टचाउन थाट इस t e s t c h o w न् असे टाईप करून एंटर दाबा
येथे आपल्याला दिसेल की टेस्टचाउन या फाईलचा ओनर शाहिद आहे
फाईलचा ओनर बदलण्यासाठी सुडो स्पेस c ह आउन स्पेस थाट इस a n u s h आ अनुषा स्पेस टेस्टचाउन थाट इस t e s t c h o w न् टाईप करा आणि एंटर दाबा
सुडो पासवर्ड टाईप करून पुन्हा एंटर दाबा
आता एलएस स्पेस l स्पेस t e s t c h o w न् टाईप करा आणि एंटर दाबा
येथे आपल्याला दिसेल की फाईलची नवी ओनर अनुषा आहे
आता आपण डिरेक्टरीचा ओनर कसा बदलायचा ते पाहू
एलएस l ही कमांड टाईप करून एंटर दाबा
test chown ह्या डिरेक्टरीचा ओनर शाहिद आहे
हे आपल्याला दिसत आहे
डिरेक्टरीचा ओनर बदलण्यासाठी हे टाईप करा
सुडो स्पेस चाउन स्पेस माइनस कॅपिटल र स्पेस a n u s h आ अनुषा spacetest chown जे डिरेक्टरीचे नाव आहे आणि एंटर दाबा
गरज भासण्यास सुडो पासवर्ड टाईप करा आणि पुन्हा एंटर करा
आपल्या सोईसाठी आपण Ctrl आणि ल च्या सहाय्याने स्क्रीन क्लियर करून घेऊ
आता एलएस स्पेस l टाईप करून एंटर दाबा
येथे आपल्याला दिसेल की अनुषा ही ह्या डिरेक्टरीची नवी ओनर आहे
चमोड कमांडने एक किंवा अधिक फाईल्सचा एक्सेस मोडे बदलता येतो
चमोड कमांडचा सिंटॅक्स पुढीलप्रमाणे आहे
चमोड स्पेस options स्पेस मोडे स्पेस फाइलनेम
आपण चमोड कमांड सोबत पुढील पर्याय देऊ शकतो
हायफेन c बदल केलेल्या फाईल्सची माहिती छापण्यासाठी
हायफेन f चमोड कमांडने बदल न केलेल्या फाईल्सची नावे न देण्यासाठी
एक्सेस किंवा परवानगीचे हे प्रकार आहेत
r रीड म्हणजे वाचणे w राइट म्हणजे लिहिणे x एक्झिक्युट म्हणजे कार्यान्वित करणे s यूझर किंवा ग्रुप इद सेट करणे तीन आकडी ऑक्टल नंबर्स वापरूनही आपण परमिशन बदलू शकतो
पहिला अंक ओनरची परमिशन दुसरा ग्रुपसाठी व तिसरा अंक इतरांसाठीची परमिशन दाखवतो
परमिशनचा अंक पुढील ऑक्टल नंबर्स ची बेरीज करून तयार होतो
रीड म्हणजे वाचण्यासाठी 4 राइट म्हणजे लिहिण्यासाठी 2 व एक्झिक्युट करण्यासाठी 1 आता आपण चमोड ची काही उदाहरणे बघू
टर्मिनलवर जाऊन एक्झाम्पल1 फाईलला execute by यूझर परमिशन देणारी कमांड टाईप करा
त्यापूर्वी आपण Ctrl ल च्या सहाय्याने स्क्रीन पुन्हा क्लियर करून घ्या
आता चमोड स्पेस ux स्पेस एक्झाम्पल1 असे टाईप करून एंटर दाबा
आता झालेले बदल बघण्यासाठी एलएस स्पेस हायफेन ल स्पेस एक्झाम्पल1 असे टाईप कराआणि एंटर दाबा
एक्झाम्पल1 फाईलसाठी आउनर ला readwriteएक्झिक्युट groupला readएक्झिक्युट आणि इतरांना execute ऑनली परमिशन देऊ या
आता चमोड स्पेस 751 स्पेस एक्झाम्पल1 ही कमांड टाईप करून एंटर दाबा
आता एलएस स्पेस हायफेन ल स्पेस एक्झाम्पल1 टाईप करा आणि एंटर दाबा
आपल्याला असे दिसेल की एक्झाम्पल1 फाईलसाठी आउनर ला readwriteएक्झिक्युट groupला readएक्झिक्युट आणि इतरांना execute ऑनली परमिशन मिळालेली आहे
सर्वांसाठी एक्झाम्पल1 ह्या फाईलला read ऑनली परमिशन देण्यासाठी चमोड स्पेस r स्पेस एक्झाम्पल1 ही कमांड टाईप करा आणि एंटर दाबा
आता एलएस स्पेस हायफेन ल स्पेस एक्झाम्पल1 टाईप करा आणि एंटर दाबा
येथे आपण बघू शकता की एक्झाम्पल1 ह्या फाईलला सर्वांसाठी रीड ऑनली परमिशन देण्यात आली आहे
डिरेक्टरी डायरेक्टरी1 मधील सर्व फाईल्ससाठी सर्वांना readएक्झिक्युट परमिशन रिकर्सिव्हली बदलण्यास व आउनर ला जास्तीची राइट परवानगी देण्यासाठी कमांड टाइप करू या
चमोड स्पेस हायफेन कॅपिटल र स्पेस 755 स्पेस डायरेक्टरी1 आणि एंटर दाबा
आता झालेले बदल बघण्यासाठी एलएस स्पेस हायफेन ल टाईप करून एंटर दाबा
यूझर ला एक्झाम्पल2 ह्या फाईलची एक्झिक्युट परमिशन देण्यासाठी चमोड स्पेस ux स्पेस एक्झाम्पल2 ही कमांड टाईप करून एंटर दाबा
आता एलएस स्पेस हायफेन ल स्पेस एक्झाम्पल2 ही कमांड टाईप करून एंटर दाबा
येथे आपण बघू शकता की एक्झाम्पल2 साठी यूझर ला एक्झिक्युट परमिशन दिली गेली आहे
ग्रुपमध्ये एक्झाम्पल3 ह्या फाईलची राइट परमिशन समाविष्ट करण्यासाठी चमोड स्पेस gw स्पेस एक्झाम्पल3 ही कमांड टाईप करून एंटर करा
आणि आता एलएस स्पेस हायफेन ल स्पेस एक्झाम्पल3 टाईप करून एंटर करा
येथे आपल्याला ग्रुपसाठी राइट परमिशन समाविष्ट झाल्याचे दिसेल
सर्वांसाठी दिलेली राइट परमिशन काठून टाकण्यासाठी चमोड स्पेस a व्ही स्पेस एक्झाम्पल3 ही कमांड टाईप करून एंटर दाबा
आता एलएस स्पेस हायफेन ल स्पेस एक्झाम्पल3 टाईप करून एंटर दाबा
येथे आपल्याला दिसेल की सर्वांना दिलेली राइट परमिशन काढून टाकण्यात आली आहे
चीजीआरपी कमांडने एक किंवा जास्त फाईल्सचा ग्रुप न्यूग्रुप मधे बदलता येतो न्यूग्रुप हा एकतर ग्रुप इद नंबर किंवा ग्रुप चे नाव असते जे स्लॅश ईटीसी स्लॅश ग्रुप मध्ये उपलब्ध असते
केवळ फाईलच्या ओनरला किंवा विशेष अधिकार असलेला यूझर ग्रुप बदलू शकतो
चीजीआरपी कमांडचा सिंटॅक्स चीजीआरपी स्पेस options स्पेस न्यूग्रुप स्पेस फाइल्स हा आहे
आता टर्मिनलवर जाऊन चीजीआरपी या कमांडची काही उदाहरणे पाहू
एलएस स्पेस हायफेन ल स्पेस एक्झाम्पल4 टाईप करून एंटर दाबा
आपण बघू शकतो की शाहीद ह्या यूझर ला ग्रुप परमिशन आहे
ग्रुप परमिशन बदलण्यासाठी सुडो स्पेस चीजीआरपी स्पेस रोहित स्पेस एक्झाम्पल4 टाईप करा
एंटर दाबा
आवश्यक असलेला सुडो पासवर्ड टाईप करा
आता एलएस स्पेस हायफेन ल स्पेस एक्झाम्पल4 टाईप करा
आणि एंटर दाबा
इथे आपल्याला दिसेल की ग्रुप शाहीद वरून रोहितवर बदलला गेला आहे
इनोड नंबर हा डिव्हाइस ला दिलेला विशिष्ट नंबर असतो
सामान्य फाईल किंवा डिरेक्टरीची माहिती आयनोड मध्ये असते
सर्व फाईल्स आयनोडशी हार्ड लिंक केलेल्या असतात
एखादा प्रोग्रॅम जेव्हां फाईलचे नाव रेफर करतो त्यावेळी सिस्टीम प्रत्यक्षात सदर फाईलचा इनोड नंबर शोधते
फाईलचा आयनोड नंबर बघण्यासाठी आपण एलएस स्पेस हायफेन आय ह्या कमांडचा उपयोग करू शकतो
एलएस स्पेस हायफेन आय स्पेस एक्झाम्पल5 ही कमांड टाईप करून एंटर दाबा
फाईलच्या डावीकडे लिहिलेली संख्या फाईलचा आयनोड नंबर असतो
आयनोड एकावेळी निश्चित रूपात केवळ एकाच डिरेक्टरीशी जोडलेला असतो
एका आयनोडला अनेक डिरेक्टरीज जोडण्यासाठी हार्ड लिंक वापरल्या जातात
एलएन कमांडने लिंक बनवल्या जातात
हार्ड लिंक बनवण्यासाठी एलएन कमांडचा सिंटॅक्स अशा प्रकारे आहे
एलएन स्पेस सोर्स स्पेस लिंक येथे सोर्स ही एक फाईल असते
बनणारी फाईल म्हणजे लिंक
आता आपण हार्ड लिंक ची काही उदाहरणे पाहू
आपण पुन्हा एकदा स्क्रीन क्लियर करून घेऊ
आता एलएन स्पेस एक्झाम्पल1 स्पेस एक्झाम्प्लेलं टाईप करून एंटर दाबा
दोन्ही फाईल्सचा आयनोड नंबर दर्शविण्यासाठी एलएस स्पेस i स्पेस एक्झाम्पल1 स्पेस एक्झाम्प्लेलं टाईप करून एंटर दाबा
येथे आपण पाहू शकता की दोन्ही फाईल्सचा आयनोड नंबर सारखाच आहे
एक्झाम्प्लेलं ही फाईल एक्झाम्पल1 ची हार्ड लिंक आहे
सॉफ्ट लिंक सिम्बोलिक लिंक ही एक विशेष प्रकारची फाईल असते ज्यात दुस या फाईल किंवा डिरेक्टरीचा रेफरन्स एब्सोल्यूट किंवा रिलेटिव्ह पाठ च्या स्वरूपात असतो
सॉफ्ट लिंक बनवण्यासाठी एलएन कमांडचा सिंटॅक्स आहे एलएन स्पेस s स्पेस target filename स्पेस symbolic filename आता आपण सॉफ्ट लिंक ची काही उदाहरणे बघू या
सॉफ्ट लिंक बनवण्यासाठी टाईप करा एलएन स्पेस s स्पेस एक्झाम्पल1 स्पेस एक्झाम्पलसॉफ्ट एंटर दाबा
आता आयनोड नंबर आणि दोन्ही फाईल्सची यादी दर्शविण्यासाठी टाईप करा एलएस स्पेस li स्पेस एक्झाम्पल1 स्पेस एक्झाम्पलसॉफ्ट एंटर दाबा
येथे आपण बघू शकतो की दोन्ही फाईलस् चा आयनोड नंबर वेगवेगळा आहे
आणि एक्झाम्पलसॉफ्ट ही एक्झाम्पल1 ची सॉफ्ट लिंक आहे
अशा प्रकारे आपण लिनक्स फाइल एट्रिब्यूट मध्ये शिकलो की फाइल ची परमिशन आउनरशिप ग्रुप बदलणे तसेच आपण आयनोड सॉफ्ट आणि हार्ड लिंक बद्दलही शिकलो
आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद